जाते संध्या कोरोना वायरस रोग दो हजार उन्नीस covid nineteen अर जगात कोणतीही लस किंवा विशिष्ठ उ उपचार नाहीत फक्त रोगांचा लक्षणा वर आधारित उपचार, प्रतिकार शक्ति अर अ न वाढवण्याचे उपाय विलगी क करण व काही, प्रयोगात्मक उपाय ह्या, गोष्टी चा उपाय अ उपचार म्हणून वापर केला

जागतिक अं आरोग्य, संघटने ने हा कोरोना वायरस रोग दो हजार अ अ एकोणीस covid nineteen ह्या उद्रेक हा सार्वजनिक आरोग्य साठी आंतराष्ट्रीय आणि बाणी असल्याचे सांगत या उद्रेकाला जागतिक महामारी जाहीर केले हम्म covid nineteen नाव घोषित केले international committee of

corona virus अर अर वायरस रोग विषाणू चा संसर्ग, झालेल्या ताप खोकला थकवा आणि श्वास लागणे न अशी फ्लू सारखी लक्षणे दिशु शकतात, श्वास घेण्यात न अडचण सतत छातीत दुखणे किंवा छातीवर दबाव न असल्या सारखे वाटणे, गोंधळून जाणे, जागे होण्यास अडचण येणे आणि, चेहरा किंवा ओठ निळे होणे या सरकी लक्षणे अ अडल्यास, तात्काल वेगाकीय उपचारांचा सल्ला दिला जातो, शिंका येणे अं नाक वाहने किंवा घसा खो खो ने अथवा मळमळ उलट्या किंवा अर न अतिसार हि लक्षणे फार कमी रुग्णां मध्ये दिसून आली आहेत करणे अर अर अर हा रोग कसा पसरतो ह्या बद्दलचे काही निश्चित केले गेलेले आहेत

prevention ह्या संस्थाचा म्हण्यानुसार हे विषाणू अर मुक्तय जवळच्या व्यक्तीच्या संपर्काचा वेळी तसेच खोकला शिंक अर शिंका येणे किंवा बोलताना बाहेर पडण्यारा थेम्ब द्वारे पसरतात जवळचा संपर्क अं अं अंजे एक मीटर इतर अथवा तीन फूट समजले जाते सिंगापुर

संशोधनात अं असे अडलेले आहे कि खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर न केल्यास किंवा मास्क चा वापर न केल्यास कोरोना वायरस रोग covid nineteen विषाणू अ अ न हवेतून पंधरा फूट पर्यंत अ अ न लांब पसरू शकतात

श्वासां द्वारे फुफ्ण्यास मध्ये पोचतात, प्रारंबीक अभ्यासानुसार covid nineteen विषाणू चा संक्रमित व्यक्तीचा संख्याही दर छे ते सात दिवसांचा दुपट्ट होते आणि न याचे मूल भूत पूर्ण रूक्तदान हे प्रमाणे two point दोन point दोन ते साठ न अ दो ह दो हजार वीस रोजी प्रकाशित झालेल्या न अभ्यासानुसार वूहान म म मधील साथींचा सुरवाती चा कालात संक्रमित व्यक्तीची संख्या हि दर दोन point दोन ते तीन point तीन दिवसांनी दुप्पट झाली होती

आजचा तारखे मध्ये राशन घोटाळे मध्ये जेवढे राशन घोटाळ होऊ राहिले त्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आणि ह्या घोटाळ्याचे वर्णन मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि ही माहिती आपल्याला जनसाधारण पणे जनकल्याणासाठी प्रत्येक व्यक्ती कडे पोचवायची आहे अशे हे लक्षात ठेऊन ह्या माहिती कडे दुर्लक्ष न करता व्यवस्तीत पने वाचून आणि ह्या लोकांना सांगून लोकांचे डोळे कशे उघडे होईल आणि राशन दुकाना त्या दुकाना द्वारे जे घोटाळे होऊन राहिले ते आपल्या साठी एक दुःख दायक गोष्ट होऊन राहिली त्या दुःख दायक गोष्टीला आपण कशे सामना करू तसे आपल्याला ह्या गोष्टी कडे लक्ष द्यावा लागेल आणि ह्या बद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देऊ इच्छितो आणि ह्या घोटाळ्यात महाराष्ट्र सरकार द्वारे किंवा एखाद्या तालुक्या द्वारे समजा जर एखाद्या दुकाना कडे दोनशेपन्नास स्वस्त धान्याची दुकाने आहेत. तर त्या दुकान मध्ये प्रत्येक दुकाना ला सरासरी तीनशेपन्नास कार्ड आहे म्हणजे एकूण कार्ड ची संख्या सत्याऐंशी हजार पाचशे आहे त्यापैकी वीस टक्के कार्ड मध्ये अनियमितता होते आणि वीस टक्के कार्ड पैकी प्रत्येक कार्ड मागे एका लाभार्थीला धान्य हे कधीच देण्यात येत नाही वीस टक्के कार्ड ची एकूण संख्या सतरा हजार पाचशे. असून कार्ड एकूण एकूण एका लाभार्थ्याला पाच KG धान्य मिळतो सत्याऐंशी हजार KG धान्य आहे सत्याऐंशी हजार पाचशे धान्याचे बाजार मूल्य सोळा रुपये किलो प्रमाणे एकलाख एक लाख चाळीस हजार रुपये असतो बऱ्याच ठिकाणी पावती न देता हे धान्य दिले जातात. समजा एक तालुक्यात एकूण सत्याऐंशी हजार पाचशे कार्ड आहे. त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे सत्तर हजार कार्ड धारकांना पावती मिळत नाही प्रत्येक कार्ड वर सरासरी चार लाभार्थी आहे सरासरी पैकी कार्ड वर वीस KG धान्य मिळते आणि सत्तर कार्ड Into वीस KG धान्य जर पाहालं तर एक लाख चाळीस हजार KG ते जे धान्य असत समजा प्रत्येक एक KG मागे दोन रुपये लपवले तर एक लाख एक कोटी चाळीस लाख, चार लाख रुपये धान्य Into दोन रुपये जर केले तर दोन कोटी ऐंशी लाख रुपये राशन दुकाना मध्ये जातात मध्ये आता. येते समजा एक KG मागे दोन रुपये जर समजा घेतले तर एक कोटी चाळीस लाख रुपये KG धान्य Into दोन रुपये तर दोन रुपयाचा हिशोबानी दोन कोटी

हरभरा डाळ मध्ये किलो मागे पाच रुपये पासून तर पंधरा रुपये पर्यंत पैसे शिल्लक घेतले जातात ह्या मध्ये सरासरी सात रुपये शिल्लक घेतल्यास सत्याऐंशी हजार पाचशे कार्ड चे एक लाख बारा हजार पाचशे रुपये होतात एकूण एक लाख चाळीस हजार Into Plus दोन लाख ऐंशी हजार Plus सहा लाख बारा हजार पाचशे एकूण चार लाख एक्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे तालुक्यातील रेशन दुकानासाठी एकूण चार लाख एक्याऐंशी हजार चार लाख चार करोड चार लाख एक्यईंशी हजार पाचशे पन्नास रुपय म्हणजे अठेचाळीस लाख बारा हजार एवढा रुपय आणि कारणीभूत

थांबू शकतो परंतु ह्या मध्ये सर्वच जागरूक नागरिकांना एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे सर्व नागरिकांनी गावातील स्वस्त धान्य दुकान दुकाने आधी सामाजिक ह्याची प्रत मागितली तर अश्या अनियमित कमी होतील आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून सामाजिक आणि ह्याची प्रत मिळवू शकतात स्वस्त धान्य दुकान ह्याची सामाजिक अंकित अंक्य शताची प्रत मिळवा सामाजिक अंकेशक socialaudit चे लाभ रेशन कार्ड धारकांना व गाव गावकर्यांनां पुरवठा विभागा मार्फत विविध योजनांचा माहिती उपलब्ध होईल रेशन कार्ड धारकांना विविध योजनेचा धान्याचा दर व परिणाम याची माहिती उपलब्ध होईल रेशन कार्ड धारकांना गावातील योजना योजना नियम शीदा पत्रिका धारकांना त्यांचा व यादी या बाबद ची माहिती उपलब्ध होईल रेशन कार्ड धारकांना शिदा वाटप दुकानाचा वेळे बाबद माहिती उपलब्ध होईल रेशन कार्ड धारकांना प्राप्त झालेले धान्य वेगळे केलेल्या धान्य बद्दल बाबत माहिती उपलब्ध होईल शिदा वाटप दुकानात धान्य पारदर्शकता निर्माण होईल शिदा वाटप दुकानातून होणारा धान्याचा काळा बाजार व गैरव्यवहार रोकण्यास मदत होईल रेशन धारकां कार्ड धारकांमध्ये पुरवठा विभागा बाबत जागृती होईल सकारात्मक भावना निर्माण होईल व रेशनकार्ड धारकांचा पुरवठा विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल

आळा घालण्यासाठी आपण सर्व सामाजिक जनता प्रयत्न करणे आवश्यक आहे ह्या साठी Dedicate Project Team बनवणे ला पाहिजे ते ProjectTeam फक्त राशन आणि राशन वरील घोटाळे ह्यांच्यावर Working करेल आणि ती प्रत्येक जिल्ह्यातील घोटाळे उघडीस आणेल आणि त्यासाठी लागणारे RTR फाईल करणे Followup करणे आणि तो घोटाळा तोडगा काढून लोकांना त्या पासून मुक्तता मिळवून देईल अशा पद्धतीचे राशन घोटाळा अशे किंवा कुठला हि सामाजिक घोटाळा असो ह्या वर काम करणे गरजेचे आहे त्या वर विरोध विशेष Team बनवणे गरजेचे आहे मला माहिती नाही कि राज्य समिती ह्या वर कधी विचार केला आहे का नसेल केला तर त्यांनी विचार करावा आणि अशा काही कृती योजना आखावीत जेणे करून जनता राशन माफिया पासून पूर्ण पणे सुरक्षित राहील आणि येणाऱ्या काळात आपल्या हक्काचे राशन आपल्याला मिळेल आणि त्या नुसार आपल्या प्रत्येक गरजा आपल्या हक्क अनुसार पूर्ण होईल ह्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे आणि प्रत्येक राशन दुकानात

प्रत्येक ग्राहकाला किती धान्य मिळतो किती पुरवठा आहे काय आहे ह्याची माहिती मिळणे सुद्धा आवश्यक आहे आणि ह्या चर्चा जन जागरानावश्यक असल्या मुळे प्रत्येक व्यक्तीने आपले जनजागरण पूर्ण करण्यासाठी स्वतः ह्या गोष्टी कडे लक्ष वेधून एक Dedicate संघटना बनवून प्रत्येक राशन कार्ड धारकाकडे त्याची विचारणा केली पाहिजे आपले Bill मागितले पाहिजे Bill नुसार प्रत्येक व्यक्तीचे शीदा वाटप किती आहे काय आहे ह्या प्रमाणे प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे ह्या माहिती जोपर्यंत आपल्याला असणार नाही तो पर्यंत ह्या माहितीला आपण पुरेसा सामोर जाऊ शकणार नाही आणि

कशे मिळेल आणि कोणत्या मार्गाने मिळेल ह्याची विचारणा सरकार मार्फत केली पाहिजे आणि प्रत्येक दुकानाचे Bill का बर देत नाही आणि कोणत्या कारणास्तव Bill आम्हाला मिळत नाही ह्या ची सुद्धा माहिती आम्हाला दिली पाहिजे आणि Government App नुसार जे जे आपल्याला हक्क या राशन दुकानात आणि जे जे राशन आपल्याला पुरवण्याचे सांगितल्या गेले ते पूर्ण राशन आपल्याला मिळते कि नाही मिळत ह्याची पूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे जनजागरण ह्याचा साठी आजचा तारखे मध्ये प्रत्येक व्यक्ति डोळे झाकून घराची गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून राशन धारकांनी राशन दुकानदारांनी जेवढे राशन दिले तेव्हडा धान्य घेऊन तो परत येतो पण ह्याचा पुढे राशन घेणारा व्यक्ती किंवा जनजागरण जनसाधारण व्यक्ती राशन शीदा पत्रिका दुकानदाराला ह्या गोष्टी विचारत नाही त्यामुळे कस कि त्यांना ह्या गोष्टी अवघड असल्या मुळे

चुपचाप घेऊन चालला जातो पण त्याला माहिती राहते कि ह्याची वाटप किती ए आणि तेच वाटपाचा आधारे तो ग्राहकांना फसवून पुढे तेच राशन दुकानदार

व्यक्तीला ह्या गोष्टीची माहिती जनसाधारण ला पोहचवली पाहिजे अशी मी इच्छा बाळगतो आणि सामाजिक सोबत बोलून ह्या भ्रष्टाचारी राशन दुकानदाराला तोडगा दिला पाहिजे असे मला वाटते धन्यवाद. भारतातील स्वप्नातील ठिकाणे कोणती आहेत? लडाख, लडाख हे एक न सापडलेलं रत्न आहे. जे अलीकडेच प्रवासी, उत्साही अन्य भारतातील साठी ठिकाण बनलेले आहे. हिमालयाच्या शिखरामध्ये बसलेले हे भारतातील एक थंड वाळवंट आहे. आणि भारतातील सर्वात उंच मोटारी योग्य रस्त्याची घर आहे. पृथ्वीवर स्वर्ग कोणते शहर आहे? तर श्रीनगर हे पृथ्वी वरील स्वर्ग म्हणुन ओळखले जाणारे शहर आहे. भारताचे टोपण नाव काय? इंडिया हे एकोणिसशे पन्नास मध्ये भारतासाठी पर्यायी नाव म्ह्णून निवडले गेले आहे. भारत किंवा भारतवर्ष, भारतावर्ष हे नाव अं मुलगा भारत किंवा मुलगा भारत,

कोणत्या शहराला देवाचा देश म्हणतात? अविस्मरणीय भारताच्या जीवनविविधता Hotspot आहेत, ही Railway landscape आणि. स्फटिक स्वच्छ, समुद्रकिनारी या मुळे, या सुंदर भूमीला देवाचा, स्वतःचा देश म्हंटले जाते, तुम्हाला आश्चर्य वाटेल! भारतातील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते आहे? मुंबई, भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी हे भारतातील सर्वात लोकसंख्येचे शहर आहे. मुंबई ची लोकसंख्या बारा Point सात . अधिक आहे आणि अधिकतर घनता एकवीस हजार प्रति चौरस किलोमीटर आहे. हे भारताचे सर्वात प्रथम स्थान आहे, आर्थिक मनोरंजन आणि आर्थिक उदयोगांसाठी ओळखले जाते. भारतातील कोणते शहर सर्वात सुरक्षित आहे? दोन हजार एकवीस CII अहवालाने भारतातील एकोणीस महानगराचे गुन्हे दर दिले आहेत. संख्यादर्शी देखील कोलकत्ता हे देशातील सर्वात सुरक्षित शहर आहे. आणि लोकसंख्येच्या समायोजनांनंतर दिल्ली सर्वात जास्त आहे. गुन्हेगारी शहर. कोणते शहर आनंदासाठी सर्वोकृष्ट आहे? Hongkong एकेचाळीस Point सहा गुण, मियामी, Point चार गुण, टोकियो, Point दोन गुण, सिंगापूर चाळीस Point.

दुबई सदतीस Point सहा गुण . क्वाला लंगपूर छत्तीस Point आठ गुण. भारतातील सर्वात सुंदर ठिकाण कोणतं आहे? लडाखची नुब्रा हॉल, नुब्रा हॉली, भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी ह्याश न हिमाचल प्रदेशातील खज्जियार, उत्तराखंड मधील हॉली ऑफ, फ्लॉवर्स, श्रीनगर मधील डल सरोवर, मुन्नार केरळ, दूधसागर, दुधगा, गोवा, सिक्कीम मधील यमन, , हॉली, अरुणाचल प्रदेशातील पोंआंग. भारतातील पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य कोणते?

भारतातील पहिल्या क्रमांकाचे सुंदर राज्य कोणते? केरळ, केरळ हे भारतातील सर्वांत सुंदर आणि हरित राज्यांपैकी एक आहे. Backwater, देशातील सर्वात सुंदर समुद्र किनारे, राष्ट्रीय उद्याने आणि नव्य जीवन जीव, राज्याची ख्याती आहे. भारतातील पहिला क्रमांकाचे पहिलं स्टेशन कोणते? मनाली, हिमाचल प्रदेश भारतातील उंच Hill Station मधील क्रमांक एक, धर्मशाळा हिमाचल प्रदेश भारतातील वीस Hill अं गज. हिमाचल प्रदेश भारतातील वीस Hill Station पैकी तीन, दमहोस्त हिमाचल प्रदेश भारतातील वीस Hill मधील क्रमांक चार. शिमला किंवा मनाली कोणते?

Guest House आणि शोधात असाल तर Hone stay शोधात असाल तर तुम्ही मनाली कडे आहे. मी Budget मध्ये भारतात कसा प्रवास करायचा? प्रवासासाठी वर्षातील सर्वात स्वस्त दर तपासा, रात्रीची Train पकडा, , ओढून घ्या, अं गटात प्रवास करा. हाँग इथे, लिंपचिप शिका ऑटो मध्ये चालणे ? स्ट्रीट फूड वरून पहा. भारतातील सर्वात स्वस्त राज्य कोणतं आहे? या शहराची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रवास परवडणाऱ्या युवासंख्या परिपर्याय निवडून शकतात आणि भरपूर पैसे खर्च न करता शहरात फिरू शकतात. पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात स्वस्त राज्य आहे. असल्याची सिद्ध करून फिरू शकते. मुन्नार साठी एक दिवस पुरेसा आहे का? तुम्ही एका दिवसात Backwater आणि House boat . rides explore पूर्ण पाने करू शकता परंतु मुन्नार मध्ये ते शक्य नाही एकदा मुन्नार ला, पूर्ण दिवस सगळं वेळ ल्याग आणि आणि मुन्नार ला ,. राहण्यासाठी सर्वात स्वस्त जागा कोणती? जर तुम्ही US मध्ये राहण्यासाठी सर्वात स्वस्त जागा शोधात असाल तर मिसिसिपी मध्ये कोन्टिया राज्यातील राहण्याची सर्वात कमी किंमत आहे आणि, कलामा जुहू, मेक्सिकन मध्ये सर्वांसाठी राहण्याची सर्वात कमी किंमत आहे. सर्वात स्वस्त भाडे दोन हजार बावीस कुठे आहे? एकूणच येतील स्टेट्स मधील सर्वात स्वस्त भाडे असलेले शहर समजले. लोकसंख्या . म्हणून नीचता मध्ये सर्व अपार्टमेंट आकारण्याची भाडे महिनाला फक्त पाचशे अठ्ठयांनव आहे. अहवालात म्हंटले आहे कि शिस्तबद्ध होते. इतर कोणत्याही शहराची सरासरी पाचशे च्या खाली नाही. कोणत्या शहरात राहण्यासाठी सर्वात कमी किंमत आहे?

भारतातील घर घेण्यास मुबंई हे सर्वात महागडे शहर आहे. नवी दिल्ली वाढत्या गृहकर्जामुळे दरामुळे भारतातील घर खरेदीदारावर दबाव, येत असल्यामुळे देशातील प्रमुख नावाच्या यादीत अहमदाबाद हे सर्वात परवडणारे शहर आहे. घरासाठी खरेदी करण्यासाठी सर्वात स्वस्त जागा कोठे आहे? हॅम, याल, घराची परवडणारी किंमत आहे. खरेदी करण्यासाठी एक आदर्श दुकान स्थान बनवते. ,,, New ham, . भारतातील टेकड्याचा राजा कोणता आहे? हिमालयाच्या रांगा राजा आणि त्याच्या अनेक राण्या जसे शिमला, मसुरी, दार्जिलिंग, , सखोल बनवलेला आहे. याच्या साठी धन्यवाद. उत्तरेकडील टेकड्यांची राणी मसुरी आणि दक्षिणेकडील तामिळनाडू मधील निलगिरी टेकड्या. कोणता पर्वत सर्वात सुंदर आहे? ,,, पोलंड मधील , शिंलँड. ,,, लडाख जम्मू आणि काश्मीर भारत ची हिमाचल प्रदेश गुलमर्ग. जम्मू आणि काश्मीर भारत. पाच Hill Station कोणते आहेत?

वाळतोह्राही तामिळनाडू. शिमल्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत का? वर्षभर आह्लाददायक हवामान असल्याने हिमालयात पायथ्याशी असलेल्या या सुंदर सृष्टी दोन ते तीन दिवसाचा दौरा पुरे. शिमल्याच्या प्रेक्षणीय स्थळांच्या पूर्ण बाइक किंवा कार ने भेट देऊ शकतात. पण तथापि शिमलाची जादू अनुभवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पायी चालत जाणे. मनाली साठी दोन दिवस पुरेसे आहेत का? तुम्हला किमान तीन दिवस लागतील, मनालीच्या आकर्षणाच्या श्रेणी मुळे, कधीही कंटाळवाणे होत नाही तरीही जर तुम्हला एखाद्या गोष्टीचे, सर्वोत्तम मिळवण्यासाठी असेल तर, दृष्टीकोन महत्वाचा आहे, मनालीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा. शिमल्यासाठी चार दिवस?

फायदा घेण्यासाठी तयार केलेला प्रवास कार्यक्रम आहे. तुमचा मुक्काम हळूहळू या सुंदर हिल स्टेशन ला समरणीर्य सहली साठी काय Offer आहे याची तुलना करा आणि आनंद घ्या भारतातील कुठे? मुक्तेश्वर उत्तराखंड चार Point पाच, आठरा plus photo पहा, डिजिटली उत्तराखंड भारताचे देश,

गोपाळपूर, ओडिसा तलाव पुरी. कोणत्या राज्यात जाण्यासाठी सर्वात?

किंवा आज काळ सर्वात कमी महाग राज्यांपैकी एक आहे. अच्छा अच्छा. आजचे युग विज्ञानचे युग आहे. विज्ञान. आज सर्वत्र फक्त विज्ञानाचा बोलबाला आहे. pen पासून laptop पर्यंत सर्व काही विज्ञानाची देणगी आहे. आज आपण शंभर टक्के विज्ञानावर अवलंबून आहोत. नवनवीन वैज्ञानिक अविष्कार पाहाता, हा इतका प्रमुख आणि महत्त्वाचा विषय बनला आहे की आजकाल परीक्षांध्ये निबंधवगैरे विचारलेच जातात. विज्ञान आजच्या काळात आपले विज्ञान दिवसेंदिवस नवीननवीन शोध लावत आहे. या वेळी संपूर्ण जग विज्ञानाच्या भरलेले आहे. विज्ञामुळेच आपल्याला सर्वांना कळले आहे की आपली पृथ्वी

त्यामुळे ज्या काळात शास्त्र नव्हते, काळात अभावी अनेक लोक मरायचे. विज्ञानामध्ये नैसर्गिक आणि बौद्धिक वेगाच्या वर्तनाचा व्यापक अभ्यास समाविष्ठ आहे. हा अभ्यास संशोधन, निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे केला जातो. विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत. यामध्ये नैसर्गिक विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि औपचारिक विज्ञान यांचा समावेश होतो. या विस्तृत श्रेणीला उपश्रेणी आणि उपउपश्रेणीमध्ये विभागले गेले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सजीवशास्त्र, पृथ्वीविज्ञान, आणि खगोलशास्त्र हे नैसर्गिक विज्ञान इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानशशास्त्र, समाजिक अभ्यास आणि मानशशास्त्र याचा एक भाग आहे. औपचारिक विज्ञानातील सामाजिक विज्ञान आणि गणिताचा एक भाग तर्कशास्त्र व सांख्यिकी याचा समावेश आहे. निर्णय सिद्धान्त, प्रणाली सिद्धान्त आणि संगणक सिद्धान्त संगणकीय, विज्ञान इत्यादी. विज्ञानाने जगजग चांगल्यासाठी आहे, अनेक वैज्ञानिक शोध, वेगवेगळ्यावेगवे लागले आणि मानवी जीवन सुखर झाले.

सतत प्रयोग करत राहातात आणि नवनवीन शोध लावतात आणि त्यापैकी काही जगांमध्ये क्रांती घडवून आणतात. कितीही उपयोग असले तरी विज्ञानाचा काही ना काही गैरवापर केला आहे. जे प्रामुख्याने सत्तेत आहेत, शशास्त्रज्ञांच्या खतपाणी घालण्याचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात उत्सुक आहेत. विज्ञान आणि धर्म या विचारसरणीला कुठेच स्थान मिळालेले नाही. या मताच्या विरुद्ध असलेल्या कल्पनांनी भूतकाळात अनेक संघर्षाला जन्म दिला. आहे. आणि पुढेही यावर विज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ विज्ञानामुळे आपल्याला संपूर्ण सूर्यमालेबद्दल संपूर्ण आकाशगंगेविषयी माहिती मिळते.

ज्यामुळे आपल्याला कोणत्याही व कोणतेही काम करावे लागणार नाही. फक्त त्या कामाची माहिती त्यात टाकावी लागेल. जेणे करून ते आपले काम स्वतःच करेल. जेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते, तेव्हा आपण ते तपासण्यासाठी thermometer वापरतो. जे विज्ञानाने आपल्याला दिले आहे.

पण आजच्या काळात विज्ञानाने आपल्याला train विमान अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आपण काही गोष्टी करू शकतो. तुम्ही वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. पूर्वीच्या काळी आपल्या घरांमध्ये वीज नव्हती. पेटवण्यासाठी रॉकेलचा वापर करायचो. पण आता आपलं विज्ञान इतकं प्रगत झालं की आपण फक्त button दाबलं की घरात उजेड